आपल्या समोरच्या फोटो मध्ये हा एक फोटो आहे प्लंबर काम करताना दाखवलेल आहे व तिथ प्लंबर एका पाइप च काम करत आहे.

आपल्या समोरच्या फोटो मध्ये हा एक वॉटर पार्क दाखवलेला आहे हा वॉटर पार्क मधे खूप सारा पाणी दिसत आहे व तिथे वेगवेगळ्या कलर्सचे घसरगुंडया लावलेल्या आहेत आणि तिथे अ वरती सावली येण्यासाठी छत भी केलेल आहे.